प्रशांत गेल्यावर्षी लोखंडे सर गेले तर त्यांचं जे अपघाती निधन झालं रेल्वेमध्ये

रूळ क्रॉस करताना तर त्यामध्ये त्यांनी आता गृह कर्ज घेतलं होतं एसबीआय कडन किंवा आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे वहिनी तर तश्या नोकरी पण करत नाहीत.

कारण मी पर्वा त्यांच्याशी संभाषण केलं, वहीनींशी

तसं तुझी चिंता बरोबर आहे पण तसं बघितलं तर आम्ही दोघेजण मित्र होतो चांगलं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो.

हे गृहकर्ज घेतलं होतं त्याच्यावरती विमा घ्यायला सांगितला जेणेकरून तुमच्या पश्चात त्या विम्याचा त्या गृहकर्जाचा जो हफ्ता चालू आहे त्याचा भुर्दंड किंवा आर्थिक भर तुमच्या परिवाराच्या लोकांवर नाही पडणार. त्यांच्या मुलाबाळांवर किंवा त्यांच्या पत्नीवर नाही पडणार. आणि त्यांच्या कर्जाचे हफ्ते सगळे त्या विम्याच्या अंतर्भूत

त्यांचा अंशधर मिळून त्यांना ते हफ्ते माफ झाले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या कंपनीनी सुद्धा जिथं ते काम करत होते तिथं दुर्घटना विमा होता, आणि त्यांचा स्वतःचा पण दुर्घटना विमा होता आणि ते एक सजग नागरिक होते त्याच्यामुळं त्यांनी सगळ्या प्रकारचं विमा संरक्षण घेतलं होतं. त्याच्यामुळं तो दुर्घटना विमा जो काढला होता त्याचापण त्यांना लाभ मिळाला त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला त्याचा लाभ मिळाला. आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चाचा भर त्यांना सोसवेल असं झालं असेल काहीतरी. हा. ते एक चांगलं केलं त्यांनी.

विमा घेण घर कर्जासोबत घर विमा आणि अपघाती विमा त्या कर्त्या व्यक्तीचं घेणं आता

कारण ससाणे सरांशी चर्चा केली तेंव्हा कळाल, की त्यांनी घर घेताना, त्यांना बँकेनेच सांगितलं होतं की हे दोन्ही तुम्हाला घ्यावं लागतील म्हणून. तर आपण घर घेताना ह्या प्रकारची सुविधा नव्हती. किंवा आपल्याला बँकेने सांगितलं नव्हतं की तुम्हाला घ्यावी लागेल पण मला आता असं वाटायला लागलं आहे की आपण प्रत्येक गोष्टीचा विमा उतरवला पाहिजे

त्यामध्ये कधी काय घडेल ह्याच कुणालाच माहित नाहीए.

सासूबाईंच्या वेळी दवाखान्यात असताना आपल्याला कॅशलेस फॅसिलिटीमुळे बरीच रोख रक्कम भरावी लागली नाही आणि कमी पण झालं. तो खर्च, त्यावेळी तो भार पेलला गेला.

जेणेकरून ह्या परिस्थितीमधून कधी वेळ नको यायला पण जर कधी आली तर त्या गोष्टीला आपण खंबीरपणे पाठिंबा अं सामोरे जाऊ शकतो.

घराचाही विमा उतरवूया आणि आपल्या दोघांचाही. ससाणे सरांनी स्वतःचा आणि वहिनींचा दोघांचाही विमा उतरवला आहे. तुला कसं वाटतं, ह्या गोष्टी मागे पडायला नकोत. त्या आता आपण लवकरात लवकर करायला हव्यात की नको?

कारण गाड्यांचा विमा नसेल तर परत गाड्यांना काही अपघात झाला, आपल्यालाच काही झालं तर काय? गाडीला काही डॅमेज झालंय किंवा गाडीचा काही भाग

त्याची पण भरपाई विम्याच्या अंतर्गत येते त्आणि त्याच्यासाठी गाडीचा विमा दरवर्षी

आणि मला वाटतंय आता सरकारने पण सर्वसामान्यांसाठी अगदी गरीबातल्या गरीबासाठीसुद्धा

पैश्यांमध्ये दोन लाखापर्यंत विमा उतरावलेला आहे प्रत्येकाचा ती पण मला एक छान माहिती मिळालेली आहे की जनधन खात्यांमार्फत किंवा ह्या अश्या योजना ज्या सुरु केलेल्या आहेत

ही खूप छान गोष्ट झाली की जेणेकरून सर्वजण आता उतरवतील.